ते खुप आनंदी आहेत ते एन्जॉय करतायत अस वाटत आहे आणि --

आणि तो मुलगा तिथे काहीतरी एसटी ची वाट बघत उभा आहे.

इथे एस.बी.आय. नावावरून एस.बी.आय. ची एस.बी.आय. बँकेची शाखाच वाटत आहे.

इथे एस.बी.आय. बँकेचे व्यवहार चालत असतील आणि बाजूला कॉम्पुटर आरक्षण केंद्र आहे.

हे नर्मदा गार्डन आहे खुपच सुंदर सजवलेल आहे नयन रम्य दृश आहे इथे दिपमाळे सारखे बाजूला छान अस त्यांनी कलाकृति सादर केलेली आहे आणि हे गार्डन खुपच सुंदर आहे.

ही एक जिम आहे ही एक व्यायाम शाळा वाटत आहे इथे वेगवेगळ्या प्रकारचे --

ही एक ऑफिस मधली रूम आहे हे एक ऑफिस आहे ऑफिस मधले प्रत्येकाच कॅबिन अलग अलग अस बनवलेल दिसत आहे.

गार्डन मध्ये चालण्यासाठी चांगला रस्ता बनवलेला आहे झाड खुप उंच आहेत झाडांना ब्राऊन सफेद कलर मारलेला आहे.

हे एक हॉट अ खुप मोठ हॉटेल वाटत आहे हॉटेल आहे हॉटेल मध्ये खुप खुर्च्या टेबल लावलेल्या आहे वर एक बाल्कनी दिसत आहे.

हा एक पेट्रोल पंप आहे इंडियन ऑइल म्हणुन पेट्रोल पंप आहे इथे एक बाई मोटर सायकल पेट्रोल भरण्या साठी आलेली आहे इथे एकच पेट्रोल पंप च हे दिसत आहे.

हा एक तलाव दिसत आहे त अ तलावात खुप प्रकार अ बऱ्याच बोटी आहेत त्या एयरबोट असल्या सारख वाटत आहेत त्याला इंजिन पण आहे पण बाजूने अ ते फुग हवा भरलेले आहेत अस वाटत आहे असे एयरबोट --